हा व...अमण

ठीक ..तुम्ही?

कम्प्युटरबद्दल थोडी माहिती सांगशील काय? म्हणजे काय..

कम्प्युटरचे पार्ट, आणि त्यांची निर्मिती कशी झाली अस वगैरे... कोणी केली ह्याबद्द्ल माहित सांगशील का तू..?

तर.....कम्प्युटर म्हणजे आपल्या मराठी भाषेत आपण संगणक म्हणतो त्याला

तर संगणक म्हणजे जशी आपली आता शाळा ..

ते सर्व.. त्यांच्यामध्ये सर्व म्हणजे कम्प्युटरचेच काम असते

आता ...अम्म...मुलांना म्हणजे काही स्टडी करायची असेल, अभ्यास करायचा असेल...तर कम्प्युटरवरुन...............संगणकावरुन आपल्या गुगलच्या आतरगाल्याच्या सहाय्याने

आणि मोठी मोठी जी गणिते असताता ते अगदी खूप कमी वेळात

सेकंदामध्ये म्हणजे तो सोल्व्ह म्ङणजे सोडवू शकतो तो..

हम्म्....आणखी जर पूर्ण म्हणजे सांगालयचं असलं तर..जस संगणकामुळे आपली म्हणजे

तर संगणक म्हणजे हा एकोणवीसशे पन्नास ह्या कालावधीत म्हणजे इस्विसन एकोणीसशे पन्नास त्याचा पहिला म्हणजे शोध लागला.. हो को..कोणी लावला शोध?

त्यांनी ह्याचा शोध घेतला

पण अगोदर संगणक नाही का

पूर्ण म्हणजे एवढा मोठा होता की त्याला कुठं पण नेण शक्य नव्हते..

म्हणजे संपूर्ण एक खोली लागायची त्याला..

आणि खूप म्हणजे महागडे होते ते

साध्या लोकांना म्हणेज सामान्य लोकांना ते घेणं शक्य नव्हते

दोम कंपन्या आल्या ...

एक म्हणजे आपली सर्वात म्हणजे आजच्या काळात चर्चेत असलेली ऍप्पल आणि मायक्रोसॉफ्ट यांनी...म्हणजे यांचा जे हे होता म्हणजे ऍप्पलचे जे सीईओ आहेत जे मालिक आहेत

ते स्टीव्ह जॉबस् आणि मायक्रॉसॉफ्टचे बील गेटस्

हो...आणि तिकडे नेणेही शक्य नाही आणि कुठे नेणं पण शक्य नाही

तर त्यांनी विचार केला ह्याच्यात जर आपण साइज छोटा करुन..

आणि त्याची हे जी किंमत आहे ती कमी करुन

सामान्य लोकांनापण म्हणजे त्याचा वापर करता यावा म्हणून नाही का त्यांनी शोध लावला.....आणि म्हणजे त्याला

जसं आता एक म्हणजे मॉनिटर

याच्यामध्ये त्याला काही क्षेत्रांमध्ये त्याला विभागून

तर...मला खूप असा आनंद होत आहे की भारतामध्ये जो स्वदेशी कम्पुटर तयार करण्यात आला आहे

परम आठ हजार म्हणून...त्याचे नाव आहे परम आठ हजार. आणि ते भारतामध्ये भारतीय व्यक्ति कडूनच शोध लावण्यात आले आहे ....विजय भटकर म्हणून

आणि जसे आता कम्पुटरमध्ये वेगवेगळे म्हणजे पार्टस् असतात

ज्याच्यामधे आपल्याला सर्व जे माहिती दिसते..

आणि जसं सीपीयू तर सीपीयूचा जो फूलफॉर्म आहे त्याची जी परिभाषा आहे

त्याप्रमाणे कम्प्युटरला चालवण्याचे काम जे आहे ते सीपीयू कडे असते..

हम्म..............सीपीयू म्हणजे कस आहे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे चेंबर्स असतात

आणखी जशी मेमरी झाली आपली, रॅडम असेस मेमरी आणखी होम झाली म्हणजे स्टोरेज झाल त्याचं

असे वेगळे वेगळे पार्ट असतात...तर सीपीयू हा म्हणजे तर..जस आपली जो आपण म्हणजे काम करायचं असेल आपल्याला

तर सीपीयू जसं एखादी आपल्याला फाइल वगैरे काही डाइनलोड करायची असली

आणि ती आपल्याला साठवून ठेवायची असेल

तर सीपीयू मध्ये आपली स्टोरेज राहाते, मेमरीकार्ड राहाते..जिथं आपणं स्टोअर करु शकतो..आणखी जसं माऊस झाला..हा एक छोटासा एक पार्ट असतो

ज्याच्याने आपण नाही का...अम्मम्म ...काही पण सिलेक्ट करू शकतो आणखी वेगळे वेगळे आणि पार्टस् पण त्याला जोडू शकतो आज जसं...

आज जस आजकाल सुपर कम्प्युटर्स निघालेले आहेत

हम्म...सुपर कम्प्युटर्स निघालेत आणि खूपसे म्हणजे कामाचे आहेत आपल्या सोपी केलेले आहेत आणि त्यांचे वेगळे वेगळे पार्टस् म्हणजे जसं आपण बघत आहोत आता जसं आपला मोबाइल झाला..भ्रमणध्वनी, आणखी टॅबलेट झाले म्हणजे वेगळेवेगळे झाले म्हणजे आणखी आपल्याला किती छोटं करता येईल आणि पोर्टेबल करता येईल जेणेकरुन आपण इकडचं तिकडे नेता येईल आपल्याला

सर्वे छोटे छोटे म्हणेज त्याचे पार्ट करुन आणखी त्याला विभागून नाही का

काही नाही ..बस एवढं ....खूप माहिती दिली तू...त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ..बर.. धन्यवाद तुम्ही मला कॉल केल्याबद्दल..